प्रवेश घ्यायचाय केंद्रीय विद्यालयात, पहिलीला त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी काय काय लागतं, काय काय नाही नूतन पाटील आहेत, तर त्यांची मुलगी होती, त्यांनाही विचारावं लागेल की काय पद्धत आहे आणि कसं करावं लागतं ते. तर ते एक लक्षात ठेव हां. तर ते महत्वाचं काम आहे.

शुल्क पण खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे तिथं करावं असा माझा विचार आहे, तुझं काय मत आहे? हा, शुल्क कमी तर आहेच पण तिथं शिस्तप्रिय शिक्षण पण आहे आणि पूर्ण केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा आहेत त्या त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम पण शिकवला जातो आणि जे की

आपण खाजगी संस्थांमध्ये गेल्यावर तिथं खूप जास्त प्रमाणात शुल्क आकारलं जातं आणि वरच्यावर बघितलं तर सिनिअर केजी लोअर केजी जे आहे त्यामध्ये पण आपण बघितलं तर पन्नास पन्नास हजार रुपये फी नर्सरीपासून चालूची आहे एव्हढी फीज भरायची, त्याच्या पुस्तकाचा खर्च, त्याच्या ड्रेसचा खर्च, त्यांच्या शाळेचा गणवेश असतो, त्याचे बूट्स असतात.

ह्या परिस्थितीत केंद्रीय विद्यालय

आणि तिथे पण चांगल्या दर्जाचे शिक्षक काम करतात, जेणेकरून त्यांना की सगळ्या प्रकारचं नॉलेज जे आहे आणि सगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम तिथं राबवले जातात त्याच्यामुळं आपण हा विचार नक्कीच करू, आणि प्राधान्याने करावा लागेल. हो, मला तर कधी कधी असं वाटतं की आपण गावी असलो असतो तर वेदचं तिथं कमी पैश्यांमध्ये शिक्षण झालं असतं.

एक खेळीमेळीचं वातावरण, मित्रत्वाचं वातावरण असतं मुलांमध्ये आणि प्रत्येक राष्ट्रीय सण असो किंवा आपले भारतीय संस्कृतीतले सगळे सण असो त्या सगळ्यांचा उल्हासाने आणि

त्यामानाने पुण्यामध्ये आपल्याला

की काय, ह्या सणाचं महत्व काय, किंवाहा राष्ट्रीय सण आहे, ह्याला कसं वागावं? आपण, तुला आठवतं, आपण शाळेमध्ये, पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला, ज्यावेळी जायचो त्यावेळी किती उल्हास असायचा. कि कपड्यांना इस्त्री करा, कपडे स्वच्छ धुवा. आणि मग त्या दिवशी भाषण होणार, राष्ट्रगीत होणार, आपली भाषणं होणार, काहीतरी राष्ट्रगान होणार तर ह्या गोष्टी आम्हाला इथं शहरामध्ये अभावानंच दिसतात कुठे. कुणी एवढं उल्हासाने पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी साजरा करतं आणि जातं वगैरे. तर त्यापेक्षा गावाकडे मला बऱ्याचश्या गोष्टी, हां, पुस्तकं किंवा प्रयोगशाळा कमी आहेत पण त्यावरती पण आता मात करतंय सरकार, संगणक सारख्या गोष्टी पण काही समाजसेवी संस्था देत आहेत गावाकडच्या शाळांना. नगरपालिकेची असो व खाजगी शाळा असो शहरामधली मेरिटमध्ये येणारे काही फक्त शहरातलेच मुलं आहेत असं नाही. गावाकडची पण मुलं हुशार असतात आणि ती येतात.

हो, गावाकडची मुलं खूप हुशार असतात, शहरातल्या खाजगी संस्था ज्या आहेत त्या, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवतात त्यांना म्हणून जास्त ओढा त्यांचा तिकडे आहे. उदाहरणार्थ बघितलं तर त्यांची स्वच्छता जास्त आहे, त्यांच्या लांबरोटरीज, ज्या प्रयोगगशाळा आहेत त्या अद्ययावत आहेत, त्यांच्याकडे ग्रंथालयामध्ये खूप सारी पुस्तकं

मुलांना शिक्षणात मदत होईल. तर परत त्यांचं वेगळं एक वातावरण असतं कि जे शहरी वातावरण म्हणू शकतो आपण त्याला. फक्त त्यामध्ये शिक्षकांना जितका मान पाहिजे तितका मिळत नाही. आणि शिक्षक सुद्धा एज अ प्रोफेशनल म्हणून म्हणजे जे प्रोफेशनॅलिझम म्हणतो आपण ते जास्त प्रमाणात शहरामध्ये बघायला मिळतं. जे कि गावमध्ये आत्मीयता असते आणि शहरामध्ये प्रोफेशनॅलिझम असतो. हो पण तसं तर आहे. मला आता ते कोव्हीड मध्ये पण जाणवलं की गावांमधल्या शाळांमध्ये खंड पडला शिक्षणामध्ये त्यामानाने खाजगी शाळांनी तो खंड नाही पडू नाही दिलेला.